पांढऱ्या कलर च्या बिल्डिंग आहेत.

सूर्यास्ताच्या वेळेचा हा फोटो आहे ह्यामध्ये.

एक बोर्ड दिलेला आहे त्याच्या साइड ला --

हिरव्या कलर ची एक रूम आहे.

बिल्डिंग हि दगडान दगडी बांधकामात झालेली आहे.

बस स्टॅन्ड च चित्र आहे ह्या चित्रात एक बस दिसत आहे.